हा एक मुलगा आहे मुलाने आकाशी रंगाचा शर्ट घातलेला आहे वरून एक जॅकेट आहे कानामध्ये--

हे एक दुकान दिसत आहे दुकान दोन माळ्याच आहे.

बहुतेक हे एक स्टेशन दिसत आहे.

बघा किती छान निसर्गाचं चित्र दिसत आहे काही पहाड दिसत आहे हिरवीगार मोठं मोठी झाड दिस--

भिंत दिसत आहे लाल रंग दिलेला--

पिंडांना फुलांनी सजवलेली आहे पिवळ्या रंगाचे हार घातलेले आहेत पांढरे कापड दिसत आहे.

डोक्यावर एक एक पांढरा फुल दिसत आहे वर एक तांब्या अडकवलेला आहे खाली काही पिवळे व--

बाजूला एक माणूस उभा दिसत आहे एक कापड दिसत आहे.

बघा किती छान बांधलेल--

हे एक निसर्गाचं चित्र आहे बघा किती छान दि--

सायंकाळची वेळ आहे सूर्य मावळत--

काही फेविकॉल च्या बॉटल दिसत आहे एक माणूस उभा आ--

त्याने कथ्या रंगाचा शर्ट घातलेला--

बाहेर काही झाडे दिसत आ--

गेट दिसत आहे आतमध्ये काही टू व्हीलर गाड्या दिसत आहे बाहेर काही झाड आहे.

पहाडच आहे खूप छान दिसयाला ते चित्र दिसत आ--

काही गाड्या पार्क केलेल्या आहेत हा एक पार्किंग एरिया दिसत आहे एक बॅनरच गेट केलेलं आहे.

हे एक जुन्या पद्धतीचं मंदिर दिसत आहे खूप जुन्या काळाचं दिसत आहे म्हणून त्याच्या विटा अश्या काळसर रंगाच्या दिसत आहे.

ही एक खोली दिसत आहे खोलीमध्ये काही जिम च सामान दिसत आहे त्याला फुगे लावलेले आहे ते फुगे--

गुलाबी पिवळे हिरवे अशे छोट छोटे डिझाईन चे चिपकवली आहे.

ही एक मोकळी जागा आहे जागा बघा किती छान दिसत आहे छोटी छोटी घरे दिसत आहे काही घरे--

पाणी पांढर शुभ्र गार दिसत आहे.